अरे संतोष ये की.कसं येण केलंस आज रविवारी?

आज रविवार सुट्टी होती आणि माझा आणि सौ चा विचार होता कि माझ्या मुलीचा ऍडमिशन च्या संदर्भामध्ये जरा चर्चा करण्यासाठी मी आलो होतो मला मॅडम चर्चा करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळेल का? हो नक्कीच सांग कि.काय बोलूयात आपण आज?

अ ग्रामीण आणि शहरी भागात शिक्षणा संदर्भामध्ये मी विचार केलो तर माझ्या मुलीच्या संदर्भामध्ये मी विचार करत आहे माझ्या आणि सौ मध्ये खूपच गोंधळ चाललाय त्यासाठी जरा चर्चा करून ऍडमिशन कुठे घ्यायचं आणि कोणत्या शाळेमध्ये घ्यायचं

नक्कीच संतोष कसंय शिक्षण हा कुठल्याही बालकाचा एक प्रमुख पाया असतो आणि त्यासाठी चांगले शिक्षणमंदिर मिळणे पण तेवढेच महत्वाचे असते शहरी काय आणि ग्रामीण काय? शिक्षण हे शेवटी शिक्षणचं असते पण इतरही काही पैलूंचा विचार आपण करायला पाहिजे जेंव्हा आपण बाळाची कुठल्याही शाळेमध्ये जाऊन ऍडमिशन हि घेतो

मला असं वाटत कि लहान वयामध्ये गावा ग्रामीण भागातच म्हणजे गावा गावालगत कोणती शाळा असेल चांगली शाळेची चौकशी करून आता सुरुवात तिथूनच करावी अशी मला वाटतंय कारण कि लहान मुलांना थोडा वेळ देणं खूप कठीण जातं कि शहरी भागामध्ये घातल्यानंतर

याच्या संदर्भामध्ये तुम्ही तुमचे विचार काय असतील नक्कीच संतोष मला हे योग्यच वाटत आणि जेंव्हा परिस्थिती अशी असते जेंव्हा तुम्ही आणि तुमच्या सौ या घरातली अधिकाधिक मंडळी हि वर्किंग असतात किंवा कामामध्ये व्यस्त असतात त्यामुळे घरी जर आजी आजोबा असतील तर मुलांची जी पहिली महत्वाची वर्ष असतात आयुष्याची पहिली पाच ते सहा वर्ष तेंव्हा आजी आजोबांचा संपर्क मुलांसाठी अतिशय सुवर्णस्पर्शा सारखाच असतो किंवा परिस्पर्शा सारखाच असतो त्यामुळे मला वैयक्तिक असे वाटते कि जे प्रमुख मूळ शिक्षण आहे ते आपण मुलांना नक्कीच अश्या ठिकाणी द्यावे जे घरापासनं फार प्रवास असलेले नसावे अ बालवाडीचे शिक्षण म्हणा अ किंवा वरच्या इयत्तेपर्यंत एखादी अशी शाळा तुम्ही निवडू शकतात जी तुमच्या घरापासनं जवळ असेल. मुलाला तास दोन तासाचा प्रवास करून तिथे जायला लागणार नाही मुलं घरून नेलेलं गरमागरम जेवण खाऊ शकते शाळेतनं त्याला न्यायला आणायला आजी किंवा आजोबा सहज जाऊ शकतात अ मुलाला जर काही बरे नसले किंवा काही शारीरिक तक्रारी शाळेत आल्या तर तुम्ही दोघे जरी कामात व्यस्त असाल तरी घरातली एखादी जेष्ठ व्यक्ती जाऊन त्याला लगेच घेऊन येऊ शकते त्याला आवश्यक असलेला मानसिक आधार त्यावेळात मिळतो आणि प्रवास कमी असल्यामुळे शाळेचा बेसिक वेळ जरी झाला तरी मुलाला ज्या इतर अ व ऍक्टिव्हिटीझ आपण शिकवतो शिक्षण घेताना कुठला खेळ म्हणा किंवा एखादी कला म्हणा त्यासाठि पण भरपूर वेळ द्यायला मिळतो

खूप छान माहिती दिला.अ हे तुम्ही सांगितलेलं खरंच बरोबर आहे आणि मी हळू हळू फीफत्त किंवा पाचवीला किंवा सहावीला नंतर मॅडम मी जिल्ह्याच्या ठिकाणी घालायचं कि तालुक्याच्या ठिकाणी घालायचं अ ह्याची थोडी मला माहिती देऊ शकता का? नक्कीच संतोष.कसंय आता ग्रामीण भागात सुद्धा बऱ्याच सुधारणा व्हायला लागल्या आहेत.अ कसंहे कुठलीही शाळा निवडताना काही प्रमुख गोष्टी बघणं अतिशय गरजेचं असतं माझ्यामते मग ती शै अ शाले शालेय हे तुमच ग्रामीण असो तालुक्याचं असो किंवा जिल्ह्याचं असो कुठलंही न्यानमंदिर किंवा शाळा याचं जे फौंडेशन किंवा जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो ते सुयोज्य अस डागडुज्जी केलेलं असावं

मग शाळेमध्ये इतरही अनेक सुविधा असल्या तर उत्तमच जस स्विमिन्ग पूल, एखादा खेळ, मोठी मैदाने ती जरी नसली तरी शाळेच्या नियमानुसार साधारणतः एक दहा बाय दहा च मैदान असलं तरी खूप आनंदची गोष्ट आहे त्यानंतर हा एक भाग बघणं अतिशय गरजेचे आहे कि तिथली शिक्षक मंडळी जी आहेत ती सा मुलांना किती समर्पक पद्धतीने तो विषय शिकवण्याला पात्र आहेत कारण वर्गामध्ये तीस मुले असू दे किंवा शंभर मुले असू दे, शिक्षक असे हवे ज्यांना प्रत्येक विद्यार्थ्यांची इत्यंभूत माहिती असेल आणि शिकवण्याची एक अशी कला असेल कि प्रत्येक मुलाला तो विषय अतिशय सहज सोप्या पद्धतीने शिकवण्याचा गुण त्यांच्यात हवा

मुलांना फक्त अभ्यास आणि अभ्यास न करवता शारीरिक आणि बौद्धिक अशे दोन्ही विकास होतील अश्या पद्धतीच्या शाळेमध्ये जर काही आलेखन असेल तर अशी शाळा निवडण्यास अतिशय उत्तम. त्यानंतर जस आपण चर्चा केलं कि होणारा प्रवास किंवा मुलांची होणारी घालमेल, अभ्यासाचं आणि शाळेच्या दप्तराचं ओझं हे विषयसुद्धा तुम्ही त्यात निवडू शकता मॅडम तुम्ही खूप छान माहिती दिला आता लहान मुलांचा जर विचारलो तर आम्ही ग्रामीण भागातच सुरुवात केली तर खूप बर होईल असं मला वाटतं तर त्यासंदर्भामधे तुमचं काय मत मांडू शकता? नक्कीच संतोष.आता ग सरकारी शाळांमध्ये सुद्धा अनेक सुधारणा होत आहेत.वेल क्वालिफाईड शिक्षक सुद्धा ग्रामीण आणि अ जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन शिकवत आहेत आणि राहता राहील डिजिटल एडुकेशन जे आजच्या काळाची गरज आहे तर कंप्युटर वायफाय या सुविधा अशा शाळांमध्ये सुद्धा आता उपलब्ध व्हायला आहेत आणि कुठेतरी नाही म्हणलंतरी थोडस डिजिटल अडिक्शन हे मुलांमध्ये होतच आहे मोबाईलच्या स्वरूपात आणि कोरोना नंतरचा जो हा काळ आपल्याला एक ऑनलाईन शिक्षणाचं दार उघडं करून गेला त्यामुळे मला नाही वाटत कि ग्रामीण भागात जरी मुलाची पहिली काही वर्षे शिक्षण झालं तरी या सुविधांपासन तो वंचित राहील आणि मॅडम मला असं वाटत की शिक्षण हे आता प्रत्येकाला परवडणाऱ्यासारम्हणजे परवडणार अ ज्याच्या त्याच्या विचारानुसार अ त्यांच्या फाइन म्हणजे पैश्याच्या पैश्याच्या त्यांच्या पैशाच्या बचतीनुसार त्यांनी शिक्षण कुठं घालायचं काय करायचं हे सुद्धा पालकांनी विचार करण खूप गरजेचं आहे मॅडम

तर मुलाला अश्या शाळांमध्ये घालून कुठेतरी तुम्ही स्वतःला आणि मुलालादेखील आर्थिकदृष्टया हि शिक्षाच देता

त्यामुळे तिथली फी इतर शाळांच्यापेक्षा जास्तच असते

त्या शाळेमध्ये मुलांना शिक्षण घेत असताना शिक्षकांनी जे शिकवलेलं आहे त्याच्याबरोबरच त्यांची जेवढी जबाबदारी आहे त्याच्यापलीकडे पालकांची सुद्धा जबाबदारी असायला पाहिजे असं माझं मत म्हणतय मॅडम

नक्कीच आपण सर्वस्वी शाळेला फी भरली म्हणजे शाळेने संपूर्ण काळजी घ्यायची असं नसतंच.शाळा आपल्या मुलांना सात ते आठ तास फार तर धरते आणि ते सात ते आठ तासमध्ये काही चांगले मूल्यशिक्षण अ सामाजिक शिक्षण देण्याचा निश्चित प्रयत्न करते.मुले उरलेली सोळा तास आपल्याचकडे असतात आपण आपल्या कामात कितीही व्यस्त असलो तरी मुलांना योग्य वेळ देणं तितकाच महत्वाचं आहे कारण मुलांची बौद्धिक आणि शारीरिक जडघडण हि शाळा आणि घर अश्या दोन्ही ठिकाणाहून होत असते.शाळेमध्ये जरी कितीही चांगलं मूल्यशिक्षण मुलांना मिळालं तरी घरून जर त्याला योग्य सपोर्ट मिळाला नाही तर मुलं त्याचा योग्य आपल्या वागण्या बोलण्यातनं प्रतिबिंबित नाही करू शकत

शहरी भागात डिजिटल सीजुकेशन स्टार्ट झालेलं आहे.अ इंटरनेट आलेलं आहे.वायफाय आलेलं आहे, कंप्युटर आलेलं आहे लहान मुलांना वयानुसार त्यांच्या वयानुसार आपण त्या गोष्टीच ज्ञान त्यांना अवगत करून दिलं पाहिजे

अ ह्याची थोडी मला माहिती मिळू शकेल का? कसंय डिजिटल एजुकेशन हे खरंतर आजच्या मुलांना गर्भात असल्यापासनच मिळायला लागलाय.तुम्ही जर बघितलं असेल तर अगदी दोन वर्षाचं मूल सुद्धा मोबाइल अतिशय शिताफीने हाताळत पण तो एक जस्ट भाग झाला शिक्षणाचा आणि मी जसं मघाशी म्हटलं कि कोरोना काळ असा होता कि आता गावगातसुद्धा या इंटरनेटच्या जालाचा प्रसार झाला आहे त्यामुळे वायफाय सारख्या सुविधा, स्टेबल इंटरनेटसारख्या सुविधा या ग्रामीण भागात सुद्धा आल्या आहेत कदाचित त्या एक टप्पा वर आहेत शैक्षिणक भागामधल्या शिक्षणामध्ये, पण त्या ग्रामीण भागात अगदीच उपलब्ध नाही असाही विषय नाही आहे मोबाइल, डिजिटल स्मार्टफोन हे आता भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत.त्यामुळे हा विषय मुळीच अडचणीचा मुलांसाठी होत नाही पण फक्त याच विषयांवर आपण लक्ष देऊन चालणार नाही तर हा मुलांच्या बौद्धिमतेक विकासाचा एक भाग झाला डिजिटल एजुकेशन त्याव्यतिरिक्त सुद्धा मुलांच्या जडगडणीमधे अनेक महत्वाचे भाग असतात जस पुस्तकांच्या वाचनाची आवड, त्यानंतर त्यांचं शारीरिक विकास त्यासाठी मुलांना शाळेमधे मिळणारे शारीरिक शिक्षण त्यांना मिळणारे स्पोर्ट्स किंवा खेळासाठी मिळणारे प्रोत्साहन.त्यांच्यात जर काही सुप्त कलागुण असतील जसं डान्स आहे कुठला भारतीय नृत्याचा प्रकार आहे त्यासाठी मिळणारे एक्सपोजर किंवा मिळणाऱ्या सुविधा हे फॅक्टर्स सुद्धा आपल्याला शाळा निवडताना किंवा शिक्षण निवडताना फार महत्वाचे असतात आणि जेंव्हा आपण शहरी भागात जातो किंवा जिल्ह्याच्या भागात जातो तेंव्हा या सुविधा निश्चितच एक टप्पा पुढे असतात ग्रामीण शिक्षणापेक्षा खूप छान मॅडम माहिती दिला.मला असं वाटत कि प्रवेश घेत असताना मुलांना कोणत्या गोष्टीच शिक्षण आता अवेलेब पाहिजे आहे त्यापध्दतीच शिक्षणाचं आता तुम्ही सांगितल्या प्रमाणे पुस्तक वाचन

अ कारण का म्हणतोय तर मुलांना पहिली गोष्ट म्हणजे वाचायला आलं पाहिजे.वाचायला आल्यानंतरच आपण म्हणतोय कि वाचाल तर वाचाल त्यापध्दतीन आपला पाया गच्च करण्यासाठी आपण ग्रामीण भागेत असो किंवा शहरी भागात असो प्रत्येक इंग्लिश मेडियमच्या स्कूलमधे एक विषय मराठीहि असतोच असतो त्या मराठी विषयामध्ये अ आ इ पासून चालू केलेलं असतं कि मुलांना प्रत्येक गोष्टीच ज्ञान अवगत व्हावं त्याचबरोबर मॅडम मला असं वाटत कि कोणत्याही शाळेत आम्ही प्रवेश घेत असताना तिथे बौद्धिक विकासही झाला पाहिजे आणि बाळाचा शारीरिक विकासही झाला पाहिजे.

त्यावेळी त्यांचे कोणत्याही अ कॅटेगरीमध्ये जात असताना त्यांना कुठंतरी त्यांना कमतरता भासते.ती कमतरता भासू नये त्यामुळे बेसिक लाईन शाळेमधे असतानाच त्यांनी व्यायाम म्हणा, किंवा त्यांच्या बाकीच्या गोष्टी काय असतील ते सगळ्या गोष्टींचं स्पर्धा स्पर्धात्मक अ अभ्यास म्हणा ह्या सगळ्या घे घेतल्या तर मला बर होईल. कारण कि त्यांना बारावी नंतर एन डी ए एक्झाम फेस करण्यासाठी फिसिकल किंवा शारीरिक पात्रता त्यांची चांगली असावी लागते बौद्धिक विकास तरी आज प फर्स्ट स्टॅंडर्ड पासूनच होत आहे.त्यापद्धतीने मॅडम अशी चर्चा केली तर तुम्हाला कसं काय वाटतंय ह्याच्यासंदर्भात कसय संतोष बौद्धिक आणि शारीरिक विकास हा महत्वाचा आहे.जसं तुम्ही म्हणला स्पर्धा परीक्षा किंवा काही अ ज्या अश्याच परीक्षा ज्याच्यामधे शारीरिक क्षमता पण तपासली जातं जसं एन डी ए आहे, सैनिक परिक्षा आहेत, राष्ट्रीय मिल्ट्री स्कूलच्या परीक्षा आहे त्यासाठी अ शारीरिक बौद्धिक हा विकास महत्वाचा आहेच पण जशी मुले मोठी होतात किंवा इव्हन मुले लहान असतात जेंव्हा ते घराचा कंफर्ट सोडून शाळेमधे प्रवेश करतात तेंव्हा एक अतिशय महत्वाचा एलिमेंट असतो तो म्हणजे इमोशनल डेव्हलोपमेंट किंवा इमोशनल कोशंट, आजकालच्या या पिढीमधे हा इमोशनल कोशंट कमी आहे त्यामुळे शाळा निवडताना अशी शाळा निवडायला पाहिजे जिथे मुलांना भावनिक दृष्टया सुद्धा सेफ वाटले पाहिजे मग ती शहरी शाळा असो किंवा ग्रामीण शाळा असो.मुलांना कुठल्याही पद्धतीने भावनिक कुचंबणा झाली तर त्यांचा निश्चितच बौद्धिक आणि शारीरिक विकास हा खुंटतच जातो त्यामुळे शाळा अशी देखील हवी जी त्यांच्या भावनिक विकासालासुद्धा साथ घालेल आणि त्यांच्यामधे त्यांची अधिकाधिक चांगली तयारी होईल आणि एकदा भावनिक विकास झाला कि मुलं कुठल्याही परिस्थीला खंबीररित्या फेस करू शकतात आणि राहता राहील स्पर्धा परीक्षा त्या राष्टीय स्तरावती किंवा राज्यस्तरावरती होत असतात त्यामुळे त्यासाठी मुलांच्या तिन्ही पातळीवरची तयारी ही महत्वाची असते

बरोबर आहे मॅडम. मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी जस्ट तुमच्या बरोबर आज सुट्टी होती रविवार, सौ चा आणि माझा विचार चालू होता.खूप गोंधळ चालला होता कि मुलीच ऍडमिशन कुठे करायचं, कसं करायचं कोणत्या प कोणत्या शाळेमधे घालायचं कारण कि मला खूप बरं वाटलं कि का मॅडम तर खाली बेस जर चांगला असेल तर आयुष्यामधे मुले कुठंतरी चांगल्या ठिकाणी पोहोचेल कि हाच संदर्भ होता आणि कुणाचं तरी सजेशन घ्यावं म्हणून मी तुमच्याकडे मॅडम मी खुप वेळच काढून मी तुमच्यासाठी मी आज आलो.आणि मला बरं वाटलं कि दोघांची चर्चा झाली आणि चर्चेतून आम्हाला समजलंय कि कोणती शाळा शाळेमधे घालायचं आणि कोणत्या शाळेमधे मुलांच्या बौद्धिक क्षमतेचं वाढ, शारीरिक क्षमतेची वाढ आणि त्यांच्या अ त्यांच्या याच्यावरती प्रेशर कुठे असू नये अशे हे चर्चेतून मला समजलं.अ थँक यु मॅडम

आणि त्यात एक महत्वाचा एलिमेंट असतो तो म्हणजे मुलाचे जे शिक्षण आहे ते मातृभाषेतनं सुरुवातीच्या वर्षांमध्ये होणे फार गरजेचे असते. शेवटी भाशा हे काय आहे हे एक माध्यम आहे.शिक्षण हे काय आहे हे एक माध्यम आहे मूल मुळात पहिले संवाद शिकते.कानावरती संवाद पडतात मग मूल त्याच ऍबसॉरपशन करते आणि मग त्याला पुढे लिखाण वाचन यातन आपल्यासमोर प्रकट करत असते त्यामुळे शाळा तुम्ही ग्रामीण निवडा किंवा शहरी निवडा शिक्षण हे असे असले पाहिजे जे बाळाच्या बौद्धिक शारीरिक आणि मानसिक किंवा भावनिक विकासाला पूरक असे असेल.त्यामुळे तुम्हाला तुमच्या या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा जो हा शाळा निवडण्याचा निर्णय आहे हा सक्सेसफुल होवो